अह या किल्लाच्या खिडकीतन आपण समोरचे दृश्य बगु शकतो.

खूप प्रमाणात ऑक्सिजन तयार होत असेल.

हम्म इथ एक सुंदर अस फुलांच झाड दिसत आहे ह्या झाडाला लाल कलर ची फुले आलेली आहे.

हम्म खाली काटेरी वनस्पती दिसत आहे.

गाडी लावण्यासाठी जागा सुद्धा दिली आहे.

हे एक मंदिर पुरातत्व काळातील दिसत आहे या मंदिराच्या कोरीव नक्षी कामाने आपण याचा अंदाज लावू शकतो की हे मंदिर किती वर्ष पुराणे अस किती वर्ष जुना असू शकेल.

हम्म हा किल्ला खूप भक्कम आणि प्रसिद्ध आहे.